मार्केट ये त्या मार्केट मध्ये भाजीपाला ये फुले ये अ तिथे एक खांब ये अ परत --

मोठ पूल ये ब्रिजय मोठा.